पीएचपी कुकीज वरील ट्युटोरियलमधे स्वागत
विशेष वेबसाईट बनवताना त्यात युजरची माहिती साठवण्यासाठी कुकीज महत्त्वाच्या असतात
cookieम्हणजे वेब सरर्व्हरद्वारे तुमच्या किंवा युजरच्या संगणकावर संचित होणारा डेटाचा संच
वेबसाईटवर जाताना रिमेंबर मे पर्याय निवडलेला असल्यास आपली माहिती संचित होते आणि पुन्हा त्या वेबसाईटला भेट दिल्यास वापरली जाते
त्यामुळे प्रत्येक वेळी लॉजिन ची गरज नसते
परंतु हा पर्याय निवडलेला नसल्यास सेशन्स मध्ये कार्य करावे लागेल जे ब्राऊजर बंद केल्यावर बंद होईल
म्हणजे सेशन्स बंद होतात मात्र कुकीज पुढील वापरासाठी संचित केल्या जातात
आता कुकी बनवायला शिकू
हे काम setcookieफंक्शन करते
हे फंक्शन 5 पॅरामीटर्स घेते
पण आपण 3 वापरू
एक म्हणजे cookieचे नाव जे मी नामे म्हणून सेट करत आहे
दुसरे म्हणजे ह्या cookieमधे जो डेटा संचित करायचा आहे
मी येथे एलेक्स लिहिते
आता पुढचे थोडे गुंतागुंतीचे आहे
ही कुकी ची मुदत संपण्याची वेळ आहे
ही सेकंदात सेट करावी लागते
त्यासाठी एक्स्प हे व्हेरिएबल बनवत आहे ज्याची व्हॅल्यू टाइम च्या समान असेल
येथे काही व्हॅल्यू मिळवू
आत्ता मी शून्य मिळवत आहे
आता हे एको करू आणि cookieफंक्शनला आत्तापुरते कमेंट करू
केवळ काय मिळते हे बघण्यासाठी येथे टाइम एको करू
रिफ्रेश करा
येथे काही आकडे दिसत आहेत
हा युनिक time स्टॅम्प आहे
आणि हे 1 जानेवारी 1970 पासूनचे सेकंद आहेत
1970सालच्या 1जानेवारी 12 amपासून मोजले जातात
आपल्याला दिसेल की हे सेकंद या तारखे नंतरची वेळ दाखवतात
उदाहरणार्थ येथे 88 आणि आता 89 दिसत आहेत
रिफ्रेश करत राहिल्यास हे सेकंदाने वाढत जाईल
ही विशिष्ट व्हॅल्यू समाविष्ट करण्याची उपयोगी पध्दत आहे
आता एका दिवसातील सेकंद काढू
ही कुकी एका दिवसात expireकरायची आहे
म्हणून दिवसातील मिनिटे काढण्यासाठी 60ला 24 ने गुणा
आलेल्या उत्तराला 60ने पुन्हा गुणल्यावर 86400 मिळेल जे दिवसाचे सेकंद आहेत
आता शून्याच्या ठिकाणी 86400 लिहू
एक्सपायर हा व्हेरिएबल एक दिवसानंतरची वेळ संचित करेल
वेळ वाचविण्यासाठी मी एक्सपायर व्हेरिएबल कॉपी करून येथे समाविष्ट करत आहे
अशा प्रकारे हे फंक्शन नामे नावाची एलेक्स व्हॅल्यू असलेली कुकी सेट करेल
ती एका दिवसाने एक्सपायर होईल
त्यासाठी टाइम फंक्शन सेकंदात वाचेल
हे रिफ्रेश करू
आपल्याला कुठलीही एरर मिळाली नाही
म्हणजे हे कार्य करत आहे
ब्लॉक कमेंटिंग वापरून हे सर्व कमेंट करू
आणि खाली ही cookieएको करू
कमेंट केले कारण युजर ह्या पेजवर आला की प्रत्येक वेळी कुकी सेट करण्याची गरज नाही
तुम्ही लॉग इन scriptवापरत असल्यास युजर वेबसाईटला एकदाच लॉग इन झाल्यावर कुकी संचित होईल
आणि या वेळेला ती सेट केली जाईल
येथे टाईप करा एचो डॉलर साइन अंडरस्कोर कुकी स्क्वेअर ब्रॅकेटमधे cookieचे नाव म्हणजेच डबल कोटसमधे नामे टाईप करा
रिफ्रेश केल्यावर एलेक्स दिसेल
जर ब्राऊजर बंद केला
संगणक पुन्हा सुरू करून पुन्हा ह्या पेजवर आलो तरी ते Alexवाचेल
कारण ते संगणकामधे संचित आहे
समजा मला ageनावाची आणखी एक cookieसेट करायची आहे आणि माझे वय 19आहे
आणि एक्सपायरी टाइम तोच ठेवू
हे येथे वरती ठेवू
हे नीट दिसण्यासाठी ही ब्लॉक कमेंट lineकमेंटमधे बदलू
आता एक्सपायरी timeसाठी येथे वेगळी कुकी सेट करू
आणि तिचा एक्सपायरी टाइम तोच असेल
हे तपासून पाहू
हे काढून टाकू
आपण तोच एक्सपायरी timeघेऊन दुसरी कुकी सेट केली आहे
रिफ्रेश करा
हे नीट सेट झाले आहे
आता हे कमेंट करू
आणि एको करू
अशाप्रकारे एका पेजवर एकापेक्षा जास्त कुकी सेट करू शकतो
रिफ्रेश करू
19 मिळाले
आपण एका वाक्यातही कुकी सेट करू शकतो
त्यासाठी टाईप करा एचो अंडरस्कोर कुकी नामे आणि नंतर कॉन्केटनेट इस आणि कॉन्केटनेट माझे अगे
संचित केलेल्या cookieनुसार एलेक्स इस 19 हे वाक्य आऊटपुट मधे दिसेल
जर आपण ब्राऊजर बंद केला संगणक पुन्हा सुरू केला किंवा दोन तासांनी परत आलो तरी वापरण्यासाठी ती माहिती संचित असेल
अशाप्रकारे हे वापरण्यासाठी अतिशय उपयोगी आहे
बनवायला आणि एको करायला सोपे आहे
आता प्रिंट र किंवा प्रिंट अंडरस्कोर र या फंक्शनचा उपयोग करू
आणि येथे डॉलर अंडरस्कोर कुकी एको करू शकतो
आपण हे नीट अलाईन करू
हे रिफ्रेश करा
येथे एक arrayआहे आणि एक वेगळी व्हॅल्यू मिळाली आहे
आपल्याला नामे इक्वॉल टीओ एलेक्स आणि अगे इक्वॉल टीओ 19 मिळाले आहे
अशाप्रकारे ह्या सेट केलेल्या cookiesआहेत
आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत
हे एको करण्यासाठी तुम्हाला उपयोगी आहे
पुढील भागात आणखी एक फंक्शन जाणून घेऊ
cookieसेट आहेत की नाही ते शोधण्यासाठी आयएफ स्टेटमेंट वापरू
तसेच कुकी अनसेट कशी करायची ते पाहू
पार्ट 2 मधे भेटू
हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे
धन्यवाद